हे इथे लग्न लागलेलं आहे आणि स्टेज वर खूप गर्दी झालेली आहे नवरदेव नवरी आहे तिथे.

आणि त्यांन ते डोक्यावर काही सामान नेण्याचे नेऊन राहील आहे.

हे एक मस्जिद आहे त्या मस्जिद मध्ये असं काळ्या कलर चा मोठा गेट लागलेला आहे आणि असं हिरव्या कलर च ते ते मस्जिद मध्ये लावलेलं आहे ते झेंडे तसे आहेत तिथे जुते चप्पल ठेवाण्या साठी एक स्टॅन्ड बनवलेला आहे.

हि एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये काचेच्या अश्या खिडक्या लागलेल्या आहेत त्या बिल्डिंग च्या खालती काही बोर्ड लागलेले आहेत अ अ त्या बोर्ड वर आकाश नाव लिहलेलं आहे आणि दुसऱ्या बोर्ड वर ओबेय युवर ट्रॅफिक लाईन्स असं लिहलेलं आहे.

इथे वॉटर स्विमिंग कॉस्टयूम घालून आहेत खूप मुलं.